हे चित्र मी जे बघत आहे ते चित्र दोन्ही बाजूना पहाड़ आहे हिरवे हिरवे अ झाडांची पाने आहे.

हे चित्र मी बघत आहे ते चित्र उंच पहाड़ा वर एक अ उंच पहाड़ा चे चित्र आहे त्या मधे छोटी छोटी झाड़ी हिरवी उगवलेली आहे आणि छोटे गवत आहे.

जे चित्र आहे ते एक इमारत आहे परंतु यामध्ये वेगवेगळे अ दरवाजे दिलेले आहे आणि या दरवाज्यांना वेगवेगळे कलर केलेले आहे.